मॅट्रिक्स Operationsमेट्रिक्स ऑपरेशन्स वरील पाठात स्वागत
ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही शिकाल Matrixमेट्रिक्स चे घटक एक्सेस करणे
matrixमेट्रिक्स चा determinantडिटरमिनॅंट inverseइनवर्स आणि eigenइगन व्हॅल्यू निर्धारित करणे
विशिष्ट matricesमेट्रिसस घोषित करणे
प्राथमिक rowरो ऑपरेशन्स करणे
लिनिअर equationsलीनीयर ईक्वेशन्स चे सिस्टिम सोडवणे
prerequisitesप्रीरिक्विसाइट्स आहे
तुमच्या संगणकावर Scilabसाईलॅब इन्स्टॉल केलेले असणे गरजेचे आहे
या पाठाआधी गेटिंग startedगेटिंग स्टार्टेड आणि व्हेक्टर Operationsवेक्टर ऑपरेशन्स हे पाठ बघितलेले असावेत
निर्देशनासाठी मी विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सिलाब 522 वापरत आहे
डेस्कटॉप वर उपस्थित असलेल्या Scilabसाईलॅब आयकॉन वर डबल क्लिक करून Scilabसाईलॅब सुरू करा
हा पाठ मधे मधे थांबवून त्याचा सराव Scilabसाईलॅब वर जरूर करा
व्हेक्टर Operationsवेक्टर ऑपरेशन्स पाठातील गोष्टी आठवा
मॅट्रिक्स ई घोषित करण्यासाठी ई इस इक्वॉल टीओ कंसात 5 स्पेस 19 स्पेस 15 सेमिकोलॉन 8 स्पेस 22 स्पेस 36 टाईप करून एंटर दाबा
आता matrixमेट्रिक्स मधील घटक वेगवेगळे कसे accessआक्सेस करायचे ते पाहू
पहिली rowरो आणि दुस या कॉलम मधील एलिमेंटस मिळवण्यासाठी टाईप करा ई कंसात 1 कॉमा 2 आणि एंटर दाबा
Scilabसाईलॅब मधे matrixमेट्रिक्स ची संपूर्ण rowरो किंवा संपूर्ण कॉलम एक्सट्रॅक्ट करणे अगदी सोपे आहे
उदाहरणार्थ ई ची पहिली rowरो मिळवण्यासाठी खालील कमांड टाईप करा ई1 ई कंसात 1 कॉमा कोलन आणि एंटर दाबा
ह्या कमांडद्वारे पहिल्या rowरो मधील सर्व एलिमेंटस ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने दाखवले जातील
कॉलम किंवा रो मधील सर्व एलिमेंटस मिळवण्यासाठी कंसात अनुक्रमे पहिली किंवा दुसरी एंट्री म्हणून फक्त कोलनची खूण लिहिली जाते
तसेच matrixमेट्रिक्स चा कोणताही सबसेट कोलन द्वारे एक्सट्रॅक्ट करता येतो
उदाहरणार्थ मॅट्रिक्स ई च्या दुस या कॉलमपासून तिस या कॉलमपर्यंतच्या सर्व एलिमेंटसचा संच खालील कमांडद्वारे मिळवता येतो
ई2 ई कंसात कोलन कॉमा 2 कोलन 3 आणि एंटर दाबा
या कमांडमधे कंसातील दुसरा भाग म्हणजे 2 कॉलन 3 दुस या कॉलमपासून तिस या कॉलमपर्यंतचे घटक दाखवतात
matrixमेट्रिक्स चा आकार माहित नसल्यास चिन्हाच्या मदतीने matrixमेट्रिक्स ची शेवटची rowरो किंवा त्या मेट्रिक्स चा कॉलम एक्सट्रॅक्ट होतो
उदाहरणार्थ मॅट्रिक्स ई च्या शेवटच्या कॉलममधील घटक एक्सट्रॅक्ट करण्यासाठी टाईप करा इलास्ट col ई कंसात कोलन कॉमा डॉलर चिन्ह आणि एंटर दाबा
आता देत कमांडद्वारे स्क्वेअर मॅट्रिक्स चे डिटर्मिनंट कसे काढायचे ते पाहू
व्हेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात मॅट्रिक्स आ अशाप्रकारे घोषित केले होते
आ चौकटी कंसात 1 स्पेस 2 स्पेस माइनस 1 सेमिकोलॉन 2 स्पेस 6 स्पेस 4 सेमिकोलॉन 1 स्पेस 3 स्पेस 3 टाईप करून एंटर दाबा
आ चा determinantडिटरमिनॅंट काढण्यासाठी देत कंसात आ ही कमांड टाईप करून एंटर दाबा
matrixमेट्रिक्स चा inverseइनवर्स आणि आयजेन इगन व्हॅल्यू काढण्यासाठी अनुक्रमे इन्व्ह आणि स्पेक ह्या कमांड वापरल्या जातात
उदाहरणार्थ इन्व्ह कंसात आ आपल्याला मॅट्रिक्स आ चा इन्व्हर्स आणि स्पेक कंसात आ आपल्याला मॅट्रिक्स आ ची आयजेन व्हॅल्यू देते
ह्या कमांडद्वारे आयजेन vectorsइगन वेकटर्स कसे मिळवता येतात हे बघण्यासाठी हेल्प specहेल्प स्पेक बघा
मॅट्रिक्स आ चा वर्ग किंवा घन केवळ अनुक्रमे आ चा वर्ग किंवा आ चा घन टाईप करून काढता येतो
इतर गणिती क्रियांप्रमाणेच caretकेरेट ही खूण matrixमेट्रिक्स चा घात दर्शवण्यासाठी वापरतात
आपल्या कीबोर्डवर ही खूण shift6 दाबून मिळते
आता पाठ थांबवून एक्सरसाइज 1 दिलेल्या videoवीडियो सह सोडवण्याचा प्रयत्न करा
काही विशिष्ट matricesमेट्रिसस सुध्दा Scilabसाईलॅब मधे बनवता येतात
उदाहरणार्थ 3 रॉव्स आणि 4 कॉलम्स मधे शून्य असलेले मॅट्रिक्स झेरोस कमांडद्वारे बनवता येते
झेरोस कंसात 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा
सर्व एलिमेंटस एक असलेले matrixमेट्रिक्स बनवण्यासाठी onesवन्स कमांड अशी लिहा onesवन्स कंसात 2 कॉमा 4 ही सर्व एलिमेंटस 1 असलेले matrixमेट्रिक्स देईल
आयडेंटिटी मॅट्रिक्स एये कमांडद्वारे बनवणे अगदी सोपे आहे
ई य ई कंसात 4 कॉमा 4 आपल्याला 4 गुणिले 4 चा आयडेंटिटी matrixमेट्रिक्स देईल
युजरला स्युडो रॅन्डम संख्या असलेल्या matrixमेट्रिक्स ची गरज भासू शकते
ते रांद कमांडद्वारे मिळते
पी रांद कंसात 2 कॉमा 3 आणि एंटर दाबा
लिनिअर systemsलीनीयर सिस्टम्स मधे वापरला जाणारा matricesमेट्रिसस वरील महत्त्वाच्या क्रियांचा संच म्हणजे रो आणि कॉलम्सवरील प्राथमिक क्रिया होय
या क्रियांद्वारे matrixमेट्रिक्स वरील रो ऑपरेशन्स करून शून्य नसलेल्या घटकांच्या खालील घटक शून्य करून घेता येतात
हे सिलाब मधे सोप्या रितीने करता येते
व्हेक्टर Operationsवेक्टर ऑपरेशन्स हा पाठ आठवा
आपण मॅट्रिक्स पी असे घोषित केले होते
पी चौकटी कंसात 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमिकोलॉन 4 स्पेस 11 स्पेस 6 टाईप करून एंटर दाबा
उदाहरणार्थ दुसरी rowरो व पहिल्या कॉलम मधील एलिमेंट प्राथमिक rowरो आणि कॉलम क्रियांच्याद्वारा बदलून शून्य करू
ही क्रिया करण्यासाठी पहिल्या rowरो ला 4 ने गुणून ती दुस या rowरो मधून अशी वजा करू शकतो
पी कंसात 2 कॉमा कोलन इस इक्वॉल टीओ पी कंसात 2 कॉमा कोलन वजा 4 गुणिले पी कंसात 1 कॉमा कोलन टाईप करून एंटर दाबा
हीच पध्दत मोठ्या सिस्टीम्ससाठी आणि इतर प्राथमिक columnकॉलम क्रिया वापरून करता येते
Rowsरोस आणि कॉलम्स सहजपणे matricesमेट्रिसस ला जोडता येतात
उदाहरणार्थ 5 5 2 ही रो पी या matrixमेट्रिक्स ला जोडण्यासाठी पुढील कमांड वापरता येते
टीटी चौकटी कंस उघडून पी सेमीकोलन आणखी एका चौकटी कंसात 5 5 2 हे एलिमेंटस टाईप करून चौकटी कंस बंद करून एंटर दाबा
पी नंतरच्या सेमीकोलनपुढे जे टाईप करू ते पुढील rowरो वर लिहिले जाईल
अपेक्षित असलेले matrixमेट्रिक्स बनले आहे
येथे थांबा
exerciseएक्सर्साइज़ म्हणून आत्ता कार्यान्वित केलेल्या कमांडमधे नव्या rowरो साठी वापरलेले कंस गरजेचे आहेत का ते तपासा
समीकरणे सोडवताना मॅट्रिक्स notationsमेट्रिक्स नोटेशन्स चा वापर केला जातो
ही रेषीय समीकरणे सोडवू
एक्स1 2 एक्स2 − एक्स3 1 −2 एक्स1 − 6 एक्स2 4 एक्स3 −2 आणि − एक्स1 − 3 एक्स2 3 एक्स3 1 वरील समीकरणांचा संच एक्स बी रूपात देखील लिहिता येतो
नंतर आ चा इन्व्हर्स गुणिले बी असे उत्तर मिळेल
ही समीकरणे सोडवू
आ घोषित करण्यासाठी टाईप करा आ चौकटी कंसात 1 स्पेस 2 स्पेस 1 सेमिकोलॉन 2 स्पेस 6 स्पेस 4 सेमिकोलॉन 1 स्पेस 3 स्पेस 3 आणि एंटर दाबा
बी घोषित करण्यासाठी टाईप करा बी इस इक्वॉल टीओ चौकटी कंसात 1 सेमिकोलॉन 2 सेमिकोलॉन 1 आणि एंटर दाबा
उत्तर एक्स मिळवण्यासाठी लिहू एक्स इन्व्ह गुणिले बी इन्व्ह कमांडमधील iहा कॅपिटल नाही हे लक्षात घ्या
याऐवजी Scilabसाईलॅब मधे backslashबॅकस्लॅश द्वारे तोच रिझल्ट मिळवू शकतो
Scilabसाईलॅब मधे हे करण्यासाठी टाईप करा एक्स इस इक्वॉल टीओ आ बॅकस्लॅश बी आणि एंटर दाबा
हे आपल्याला तोच रिझल्ट देईल
सिलाब हेल्प बॅकस्लॅश आणि हेल्प इन्व्ह टाईप करून त्याचे फायदे व तोटे याबद्दल जाणून घ्या
उत्तराचा ताळा करून पाहण्यासाठी ax बी हे समीकरण करून पाहू
आ गुणिले एक्स वजा बी याद्वारे उत्तर बरोबर आहे हे दिसले
लक्षात घ्या की कधीकधी आपल्याला घटकांसाठी हवे असणारे शून्य उत्तर न मिळता अंतर्गत फ्लोटिंग pointफ्लोटिंग पॉइण्ट ऑपरेशन्समुळे खूप छोट्या संख्या दिसतील
अर्थात ह्या संख्या खरोखरच खूपच लहान म्हणजेच 10 चा 16 वा घात यासारख्या असतील
व्हिडिओ थांबवा आणि एक्सरसाइज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा
मॅट्रिक्स Operationमेट्रिक्स ऑपरेशन पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
Scilabसाईलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ
सिलाब linksसाईलॅब लिंक्स पाहत रहा
या पाठात शिकलो colonकोलन ऑपरेटरद्वारे matrixमेट्रिक्स चे एलिमेंट accessआक्सेस करणे
इन्व्ह कमांड किंवा बॅकस्लॅश द्वारे matrixमेट्रिक्स चा इनव्हर्स काढणे
देत कमांडद्वारे matrixमेट्रिक्स चा determinantडिटरमिनॅंट काढणे
specस्पेक कमांडद्वारे matrixमेट्रिक्स ची eigenइगन व्हॅल्यू काढणे
सर्व एलिमेंटस एक असलेले matrixमेट्रिक्स नुल Matrixनल मेट्रिक्स आयडेंटिटी matrixआइडेंटिटी मेट्रिक्स आणि randomरॅंडम एलिमेंटस असलेले matrixमेट्रिक्सअनुक्रमे ones zeros eye rand ह्या फंक्शनद्वारे घोषित करणे
रेषीय समीकरण सोडवणे
हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन ने तयार केला आहे
फॉसी प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fosseeइन किंवा scilabइन द्वारे मिळवू शकता
यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे
अधिक माहितीसाठी स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ला भेट द्या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
सहभागाबद्दल धन्यवाद